वरती स्लॅब टाकत आहेत वरती शेजारी फरश्या पडलेल्या आहेत काही माणसे अ काही माणसे मजुर मजूर सगळे --

किती फ्रेश वाटतय हे दुकान बघून इथले दुकानाचे पी.ओ.पी. किती छान केलेली आहे फर्निचर व तसेच डिझाईन सोफा सोफ्या वर बॅग समोर अम थोडेफार अम पुस्तक पडलेली आहेत.

कोणाचा तरी वाढदिवस आहे वाटत त्याच्या वर किती सारी हर्ट आहे हर्ट चा कलर लाल आहे व पांढऱ्या कलर च केक आहे त्याच्यावर अनेक सारखे व छोटे छोटे लाल कलर चे हृदय हर्ट शेपस आहेत काय सुंदर केक आहे.

महाराष्ट्रतल हे कुठला तरी ठिकाण आहे जिथे पानी पुरवठा योजना सुरू आहे माननीय नगराध्यक्षांच्या खाली पानी पुरवठा योजना दिसत आहे.

क्रिसमस सेलीबरेशन खूप साऱ्या मुली--